हे एक मंदिर ये कोणतातरी त्याला जिन्याने वर चडत जायचंय भगवा झेंडा वगेरे लावलाय राइट साइड ला त्यांनी पार्किंग वगेरे ठेवलेल दिसते या साइड ला त्यांनी त्यांच्या मंदिराची माहिती वगैरे लिहिलीय दिसती.

अ ह्यात लहान मूल दिसताएत जे की आपल हे करताना दिसत हेत.

यात एक तलाव दिसतोय पाण्याचा खूप मोठा शेजारी एक पाण्याची नदी जातानी दिसताती खूप मोठी दगडीयत तिथ बाजूला --